कल्पना त्यांनी त्यांचा वयाच्या सोळाव्या वर्षी प्रत्यक्षात आणली आता fluorescent clee coloar ची हि काय नवीन भानगड अशी शंका जर मनात आली असेल तर तिचे निरसन सुद्धा व्हायला पाहिजे रात्रीच्यावेळी वाहनाचे धक्के लागून जखमी कि मृत

उदाहरणावरून आपल्याला काय कळत तर एका लहानश्या गरजेतून, युक्तीतून त्यांनी उद्दोगाची सुरवात झाली तो उद्दोग सुरवातीला खुप लहान होता पण त्यात नावीन्य होते व्यवसाय वाढीला वाव होता आजच्या भाषेत सांगायचे तर त्यांचा startup उद्दोग सुरु केला होता startup या शब्दानेच गेल्या दशकभरात विशेषतः तरुणाईला भुरळ घातली आज घडीला मला startup सुरु करायच असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे तेव्हा startup म्हणजे नेमकं काय त्याच वाढत आकर्षण का आहे यालाच आज इतकं महत्व का दिल जात आहे याचा विचार करण गरजेचं आहे आज startup या संकल्पनेची नेमकी आणि सर्वमान्य व्याख्या देण्यात येणार नाही जेष्ठ कोशाप्रमाणे startup म्हणजे the action of process to gate something in motion अर्थात एक ठराविक गती येणासाठी केलेलं कृती व प्रक्रिया दुसरी एक व्याख्या केली जाते ती म्हणजे उद्दोगाच किंवा उद्दोजकांच्या आयुष्यातील प्रारंभिक व्यवस्था जिचा प्रवास कल्पेनेकडून उद्योग संचरण संलग्न संलग्न येऊन निवारा पर्यंत होतो प्रसिद्ध उद्योग गुरु स्टीव्ह ब्लॅक ह्यांच्या मत startup म्हणजे, नफ्याचा विचार करून सुरु केलेली अंशकालीन हंगामी अस्थायी

बऱ्याचदा startup फक्त एखाद्या लहान व्यक्तीशी गैरसमजूत होते मात्र त्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे कुठल्याही startup मध्ये भविष्यात मोठा उद्दोग होण्याची क्षमता असते

पहिल्या पासून आपली idea अशी सर्वोत्तम आहे आणि तिच्या जोरावर बाजारपेठ कशी काबीज करता येईल आणि आपली कप्लना कशी होईल एकच पर्याय सोडून ग्राहक आपल्याकडे नव्याने कसे वळतील किंवा आपणच नवीन बाजारपेठ कशी तयात करू शकतो याचा विचार आपल्या

करावा लागतो न भय उद्दोग कशाला म्हणतात अमेरिकेमधील उद्दोग संघटनेनुसार लघु उद्दोग म्हण स्वतंत्र मालकीचा संचालित आणि नफ्याचे उद्दिष्ट ठेवून केलेले उद्दोग त्याचे

कारण त्याच्या मुख्य उद्धेश हा स्थानिक बाजारपेठ काबीज करणे नसून त्यात स्थिर होणे हा असतो startup या शब्दाला जो काय वर्षात glamour मिळालाय नेमक्या कोणत्या उद्दोगाला startup समजणं हे सुद्धा समजणं आवश्यक आहे एखाद्दा गृहिणीने नव्याने सुरु केलेला पोळी भाजी केंद्र हे तिच्यासाठी startup च असतंय फरक इतकाच कि त्या केंद्राला कोणी startup म्हणत नाही किंवा private equity welfare company capital with clients त्या ला काहीच अर्थ साहाय्य केले जात नाही मात्र सातत्य पूर्ण प्रयत्नामुळे त्या पोळी भाजी केंद्राचे उद्या एक restaurant होऊ शकतो जीवनभराच्या सोयीसाठी nascom संघटनेने व्याख्यान प्रस्थान केली त्याच startupindia च्या कृती आराखड्यात आवेश केला त्या अनुसार गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत भारतात योगदान केलेल्या आणि प्रारंभिक वर्षात पंचवीस कोटी पेक्षा जास्त कारभार नसलेल्या उद्दोगाला startup म्हंटलं जावं starup अप विषयी एक गैरसमज प्रचलित आहे तो म्हणजे फक्त तुराणांनी सुरु केलेल्या उद्योग उद्दोगांना startup म्हणायचे काय याचे उत्तर अर्थात नाही असो आहे कारण उद्दोग सुरु करण्यासाठी ठराविक वेळ मर्यादांची आवश्यकता अजिबात नसते शिवाय उद्दोगाची संकल्पना वयाच्या कुठल्या हि टप्प्यावर सुचू शकते मात्र हा हि हे खर कि आज भारतात एकूण startup उद्दोजकां पैकी बहात्तर टक्के उद्द्योजक हे पस्तिशीच्या आतले आहेत तर मग तरुणाई मध्ये startup ची इतकी craze का आहे याचे उत्तर म्हणजे यशस्वी उद्दोगातून येणारी प्रेरणा

उद्दोगपूरक वातावरण निर्मिती झाली याचा एक फायदा झालाय कि तंत्रज्ञान विषयी startup ची संख्या आणि लोकप्रियता वेगाने वाढत आहे mobile smart झाल्यामुळे बरेचशे आर्थिक व्यवहार त्याद्वारे होऊ लागले मग ती खरेदी विक्री असो व banking वाढत्या या वर्गाच्या आणि प्रम्ब ग्राहकांच्या कलीयुगात mobile द्वारे सेवा पुरवठा करणे application ची संख्या वाढवली शिवाय असे application तयार करण्यासाठी येणाऱ्या भांडवलाचे खर्ची कामे त्यात नावीन्यपूर्व त्याला वाव जास्त मिळतो आणि ग्राकांचे प्रतिसादाद्वारे मिळतो मात्र याचा अर्थ असा नाही कि उदाहरणार्थ अशी कल्पना करूया कि startup फक्त तंत्रज्ञानाचे निगडित असतं आपल्या देशात फिरायला आलेल्या एका सायकल वेड्या पर्यटकाला एका शहरातून हाजारो किलोमीटर दुर असलेल्या दुसऱ्या प्रेक्षणिक स्थळी सायकलनेच जायचे असेल

अश्यावेळी जर त्याला कुणी सायकल पुरवली किंवा त्याच्यासाठी एक mobile application तयार करून त्या द्वारे माहिती नोंदवण्याची सोय करून दिली तर तो हि एक startup च होईल तात्पर्य काय तर काही तरी हटके कि स्वतःच्या मालकीचे सुरु करण्याचे महत्वकांक्षेतून सुचलेल्या नाविन्यपूर्वक संकल्पनेत उद्दोग होण्याचे क्षमता आणि आणि ती असेल तर त्या दृष्टीने भविष्य कालीन गोष्टीचा विचार घरात जो उद्दोग उभारण्यात येईल त्याला startup म्हणतात येईल स्वामी तिणी जगाच्या आई विना भिकारी कवि यशवंत यांनी आईची थोरवी गाताना म्हंटले आहेत स्वामी तिणी जगाच्या आई विना भिकारी अगदी खरे आहे ते मातेचे प्रेम आतुरणीय आहे satkam विध्वस्त आहे सारे म्हणून तर कोणापुढे हि न वाकले. या जगातील आपल्या मातेच्या नतमस्तक म्हणण्यानुसार होत असे महाराष्ट्राचे स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज हेही ज्येष्ठ मातृभक्त होते मातेच्या वास्तव्याचे स्वरूप सर्वश्रेष्ठ सारखेच आढळते मातेच्या वास्तव्याचे अनेक उदाहरणे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत

इतिहासातील जिवंत स्मारक म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरुज माता आपल्या लेकरासाठी काय करत नाही ती त्याला जन्म देते एवढेच नव्हे आपल्या बाळाला ती डोळ्यांचा मग काय हातांचा पाळणा करून सांभाळते अं ती त्याची संगोपन करते मन फुलवते त्यावर ती घडवते मातेचे आपण कधीही पेढू शकत नाही आपले वृद्ध मातेची त्यांची सेवा करणे ही काही अर्थाने गुणांची फेड म्हणता येईल खरे तर ते आपल्या अवयाचा एक भाग असतो आणि वृध्द माता पिताना वृध्द आश्रमाचा रस्ता दाखवतात

हे उपकार एवढे अमाप आहेत कि शंभर वेळा जन्मूनही ते फिटणार नाहीत जन्म असामान्य आहे ते आपल्या वेगळ्या खैरात करत असते म्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांनी स्वर्गापेक्षाही माता माता श्रेष्ठ वाटते म्हणूनच तो म्हणतो आईसारखं दैवत साऱ्या जगात नाही आपला आपण करावा उद्धार प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश देय केला आहे आपला आपण उद्धार करावा आपणच आपला घात करू नये आपण जर का आपणच स्वतचे मित्र आहोत स्वतःच स्वतःचे शत्रु आहोत आणि मग तो दुसऱ्यांच्या मदतीशिवाय नाही करू यश संपनन शकत नाही अशा व्यक्तीला मग कोणाची मदत मिळाली नाही ती व्यक्ती अगदी प होते आणि नशिबाला दोष देत राहते मग यश तिच्यापासून दूर पळते जो चालतो म्हणजेच जो प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो त्याचे भाग्य त्याच्यावरच असते आणि लहानपणी cycle चालवायला शिकतो तेव्हा आपला दुसऱ्याला आपली सायकल धरायला सांगतो पण जेव्हा आपण दुसऱ्याला अं सायकल धरायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला सायकल चालवायला येऊ लागते आपण विवेकाने वागले पाहिजे काळानुसार स्वतास बदलले पाहिजे परिस्थितीने सामोरे जाण्याची आपली तयारी ठेवली पाहिजे योग्य संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या यासाठी आपल्यासमोर आदर्श हवा शिवरायांचा कोणता कोणाचाही आधार नसताना त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिल आणि ते त्यांनी स्वकर्तृत्त्वाने साकार केलं ऐकावे जनाचे करावे मनाचे अं लहानपणी आमच्या पाठ्यपुस्तकात एक धडा होता आणि त्या धड्यासोबत एक

लागल्या होत्या एकदा तर ज्ञानियांच्या राज्याने लोकांच्या तिरस्काराला वैतागून स्वतला अं कोंडून घेतले त्याने आपल्या ज्ञानोबा राजाला सांगितले त्यांनी अं वडीलधाऱ्या माणसांना व्यवस्थित आपल्या कुटुंबीयांसाठी त्याग करावा लागतो स्वतःच्या इच्छा आकांक्षा करावे लागते तेव्हा त्यांना लोकांनी महात्मा ठरवले कोणत्याही क्षेत्रातील त्यासाठी आपण असावे लागतात सीता मायला सोडवायचे होते प्रभू रामचंद्र पुढे फार मोठा प्रश्न होता समुद्र कसा ओलांडायचा समुद्रावर कसा बांधायचा हनुमानाच्या आदेशानुसार उद्यान हे आपल्या शास्त्राने झालेले आहे आणि स्वातंत्र्य काळात अनेक असे कामे सहकार्याने पार पाडली गेली अं सहकार्याने साखर कारखाने उभे राहिले आभाविकच संस्थेविषयी कामाविषयी आपुलकी वाटू लागते आणि सगळ्यांनाच मिळतो एकमेकांना मदत करायची ही कल्पना काही आपल्या नवीन नाही

त्या उंदराने जाळ्यात सापडलेल्या त्या सिंहाला आजच्या यंत्र युगातील माणूस या सगळ्या गोष्टी विसरला आहे आणि आपल्याला कोणाची गरज नाही असे त्याला वाटते आजच्या व्यक्ती अत्यंत स्वयंकेंद्रीय झाली आहे आपल्या देशातील अं विविध असताना एकत्र यावे लागत आहे अंधारात नवे नवे प्रयोग करताना अनेक अशा एकमेकांना सहकार्य करतात ही अशी आहे आता मात्र अनेक यंत्रणे मिळाव्यात असे त्याला वाटू लागले

अह

हो, जेवन आता आमच थोड लेट होत नऊ वाजलेन जवळ्पास साडे नऊ दहा वाजता

मग सकळी ऑफिस मधे जा टीफिन घेउन जातात अणि आले कि साडेसात आठ वाजता ते जेवतात आज पाच किव्वा आठ च्या आसपासच मंग मि जेवन करुन घेतो.

अ‍ॅक्च्युअलि संध्याकाळि सात नंतर अस बोलतात न कि जेवन पन थोड म्हंजे आधिच करायच पन आपल अस होत नाहि. आता अ‍ॅक्च्युअलि कस होत माझ पन असच होत, म मुल जेवतिल मग मि जेवेन, आत्तापन आज जेवुन घेतल मुल आता जेवतात घरात, त्याना वाढुन आलि दोघिना मुलगा तर नाहि आहे. मुलगा बहिनिकडे नाशिकला बहिनिचि पन मुलगि आलि आहे तर दोन्हि मुलिना वाढुन आले.

पाणि वगेरे देऊन आले, अर्ध जेवन होत आल त्यांच, ते मने जा आता तु खालि त्यादिवशि माहिति आहे आपण एकाविषयि बोलत होतो तुम्हि टिचर आहात आपन लोकाना विचारतो कि शाळेतला फेवरेट सबजेक्ट कोणता होता? आवडता विषय. आज मला विचारायच आहे कि तुम्हाला अशे तुमचे आवडते शिक्षक कोण होते जेव्हा तुम्हि शाळेत होते तेव्हा अच्छा माझे त गणिताचे शिक्षक होते, खर तर अस होत न कि सगळ्यांच अस प्रत्येकांच अस वेगवेगळ असत पण आपला जो विषय असतो न तो विषय मुळातच शिक्षकान्मुळे आवडतो अस मला वाटतो अस माझ मत आहे. मला माहिति आहे इंग्लिश बिल्कुल आवडत नवत सुरुवातिला पन त्या शिक्षकान्मुळे, नाहि शिक्षकाचि भिति होति ति, आता ति त्यानि स्वताच घालवलि किव्वा त्यानि स्वताच प्रयत्न केले आणी तो पन नंतर आवडता विषय झाला. कस होते माहिति आहे का आपल्याला एखाद्या व्यक्तिचि भिति वाटते, किव्वा त्या गोष्टी चि भिति वाटते, मनुन ति गोष्ट आपल्याला आवडत

जस कोनि अस होत न कि गणीत मनजे एकदम प्रिय होत कि सरानि खुप इफर्ट्स घेतले होते आणि दुसर मनजे त्यानि माझ्यासाठिच नाहि तर पुर्ण क्लाससाठिच इफर्ट्स घेतले. शिकवन्याचि पद्धत, लिहिन्याच हस्ताक्षर त्यांच खुप सुंदर होत जि ते माण्ड्त होते तेव्हा त ब्लॅक बोर्ड च होते आता व्हाईट बोर्ड आलेत. अच्छा, त्या ब्लॅक बोर्ड वरति ते पद्धतिने मांडायचे त्यांचि मांडणि नंतर ते कलर चॉक्स वापरायचे मनजे कुनि आल न नंतर त्यांच लेक्चर, लोकाना पुसायचि इच्छा होत नवति इतक सुंदर लिहायचे ह अच्छा, अस होत ते, नाहि हो शिक्षकांचे हस्ताक्षर इतके सुंदर असते कि फळ्यावर लिहिल्यावर कुनाला अस पुसावसच वाटत नाहि. आणी मला तस मि तर वाटच पाहात राहायचि कधि कधि माहिति आहे कि हे अस होतय अस होतय पाहाव असा प्रकार होत होता अच्छा आणि मि जेव्हा शाळेत होतो न इथे शारदाश्रम मधे दादरला तिथे आम्हाला एक शिक्षिका होत्या त्यांच नाव होत पवार मॅडम आणी त्यांच सुरुवातिला मि नविन आलो होतो तेव्हा ते आमच्या वर्ग शिक्षिका वगेरे होत्या आणि गणित सुद्धा त्यांचा अ सब्जेक्ट विषय होता. ते गणितालाच तर होतेच त्याशिवाय त्या वर्ग शिक्षिका पन होत्या त्याच्यामुळे त्यांच प्रत्येकाकडे individually मनजे लक्ष राहायच कोण काय करते आणी मि तर नविनच जॉइन केलय. नवविला मि अ‍ॅक्च्युअलि मि तिथे शारदाश्रम मधे आलो नववि आणि दहावि

ते अ मि त्यांच्यात एक बघितल कि त्यांच अस होत ना कि त्या थोड्या स्ट्रिक्ट होत्या पण अ अणि बाकि सगळ्या शिक्षकांशि तश्या त्या मनजे अश्या फटकुन वागायच्या. त्यात त्यांचि इंग्लिश ज्या शिक्षिका होत्या त्यांच्याशि मैत्रि होति चांगलि आणि होत्या एक आमच्या प्रिंसिपल मॅडम त्या अर्थातच त्या वरिष्ठ होत्या. मि नोटिस केलेल जेवढ आमच्या मॅडम च कस होत कि त्या मेन ज्या व्यक्ति आहेत वरिष्ठ त्यांच्याबरोबर त्याना जवळ करुन असायच्या पण बाकि शिक्षिका च्या बाबतित मनजे ते जास्ति इंटरटेन नाहि करवुन घ्यायचे मनजे त्यांच अस होत कि एकदा असा एक इंसिडंट होता मनजे मॅड्म कडे मि बघितला कि काहि स्टुड्ण्ट्स ला मनजे त्यानि ओरडला वगेरे जे अभ्यासाकडे लक्ष नाहि देत पन ते मनापासुन प्रय मनजे अशे मनतात न काहि जनाना तेहि सांगत होते. शारदाश्रम मनजे कस सचिन तेंडुलकरचि शाळा त्यामुळे मुल कसे हो खुपच क्रिकेट क्रिकेट ला क्लब साठि मनजे खास काहि जण मनजे मला पन ततिथे खरतर त्यासाठि यायच होत कि तिथे मला क्रिकेट साठि जाता येईल कारण त्यांच अस एक वेगळि क्रिकेट चि टिम असते. पण नेमक मि आलो ते नववि दहाविला आणी ति वर्ष मुल क्रिकेट सोडून अभ्यासाकडे वळतात तर तश्या वेळेला मला त्या क्रिकेट कडे जाण ते शक्य नवत आणि इवन मॅडम पन तेच सांगत होते सर्वाना कि

त्याना कोणिच विचारत नाहि त्यामुळे तुम्हि आधि अभ्यास आणि शिक्षण पुर्ण करुन घ्या क्रिकेट काय तुम्हि नंतर पन क्लब जॉईन करुन तुम्हि करुच शकता तर ते त्यांच म्हनन असायच आनि मि मला मि पहिल्याच बेंचवर असायच त्यामुळे त्या त्याना माहितिच होत मनजे ते मला पुर्ण ओळखत होत आणि मि एक गोष्ट मनजे त्यांच्याकडुन नोटिस केल आणि मला ते आवडल मनजे त्याबद्दल मला त्यांचा रिस्पेक्ट वाटायचा. ति अस एक गोष्ट घडलेलि कि त्या बाकि स्टूड्न्ट ला त्या फटकुन वागायच्या ओरडायच्या पन एक अशि सिच्युएशन होति कि जेव्हा ते म्हणतात न आता गॅद्रिंग होऊन जात शाळेच वगेरे त्यानंतर एक आमच्या PT च्या शिक्षिका त्या आल्या म्हणाल्या कि त्युमच्या वर्गातल्या पोरानि अ ते एक रेडिओ का वगेरे काहि घेतलेला तो अजुन जमा नाहि केला वगेरे वगेरे आनि अस काहि complaint आलि आहे. तर मला तेच बघायच होत आता नॉर्मलि शिक्षिका काय करतात एका शिक्षिकेने दुसऱ्या शिक्षिकेला सांगितल्यावर त्या ऐकुण घेतात आणि मग ते विचारतात कि बाबा कोण आहे उदय रा वगेरे पण आमच्या मॅडम नि एक वेगळच केल. त्यानि त्यानाच सुनवल कि नाहि मि होते तिथे, आम्च्यापैकि कोणिच काहि केलेल नाहि, आम्च्या मुलांचा काहि दोष नाहि आहे. तुम्हाला जे काहि complaint करायचि असेल ते प्रिंसिपल मॅडम कडे करा, मि तिकडे येऊनच कळवेन ते मला एवढ आवडल कि आहे न स्टॅन्ड घ्यायाच्या म्हणजे त्यांच अस असायच कि मि एक वर्ग शिक्षिका, कस बोलनार, कस बोलनार म्हनजे विद्यार्थ्याना हि जि गोष्ट आहेन विद्यार्थ्याना खुप मनजे जशे आमचे सर होते न हि एक मनात राहुन गेलि कि मनजे अशि ति एक गोष्ट केलि त्यानि कि भलेहि आम्हाला ओरडत असतिल पन त्यावेळेला त्यानि आमच मंजे स्टॅन्ड घेतल कि नाहि हे आमचि पोर आहेत. मि ह्याना नाहि तुम्हाला बोलनार, त्याना ओरडायच आहे ते मि ओरडनार पन बाहेरच्याना नाहि ते ओरडायला द्यायचे हे एक वेगळेच प्रेम असत मनजे हे बघितल्यावर न मग आपल्याला वाटत हे ते शिक्षक आहेत ज्याना आजहि बाहेर भेटल्यावर अस वाटत कि हा यांचे पाय धरायचे पण जेव्हा आम्हि नंतर नंतर जेव्हा कॉलेज मधे जायला लागलो तिथे अशे यंग शिक्षक होते त्यांच अस नेहमि मोटिव असायच कि टर्मवर्क मधे मार्क

आणी जरि तो मुलगा वातरट असेल त्यानि मला त्रास दिला असेल, त्रास काय दिला येणार नाहि, असाइनमेंट करनार नाहि, प्रॅक्टिकल ला येणार नाहि त्यानि का व्हायचा मला सुद्धा वरति उत्तर द्याव लागत न आणि आमच्याकडे अस होत अकरावि बारावि म्हनजे शाळेसारख स्ट्रिक्ट अच्छा जि वातरट मुल होति न आज ति खुप यशस्वि आहेत आणि ते असे माहिति आहे इतके कॉन्टॅक्ट ठेवतात कि मॅड्म तुम्हि आम्हाला मार्क्स नसते दिले तर आमच ह्या ह्या कॉलेज ला नसत झाल अस नसत झाल. बर, आणि माहिति आहे मि खर संगते कि खुप कमि लोक असतात असे कि अस करतात कि ninety five

त्यानि म्हटल कि काढा चुका मुलांच्या पेपरमधे, मुलांच्या ज्या आहे न त्या चुका नाहि आहे त्यामुळे मार्क्स तर मि देनारच, मला द्यायचच आहे मार्क्स, मार्क्स तर मला द्यायचे आहेच, चुका नाहि आहे तर मि कुठुन काढनार ते अस माझ म्हनन होत

अच्छा, ति सगळी मुल

त्यामुळे कस आहे काहि शिक्षकाना माहिति होत कि काहि स्टुड्ण्ट अ‍ॅक्च्युअलि दिड दोन तास अपडाऊन करुन येतात परत त्याना घरि जायच आहे. काहि वेळेला आम्हाला ते पुर्ण अटेन करन शक्य नसायच त्यामुळे आम्हि रेसेस नंतर जायला

करायचो ह अ‍ॅक्च्युअलि कस होत माहिति आहे ह ह अ‍ॅक्च्युअलि कस होत माहिति आहे कस होत या सगळ्या गोष्टीच कि शिक्षकाना माहित असत बऱ्याच गोष्टी म्हनजे आपल्याला नाहि कळत, आम्हि जेव्हा स्टाफ मधे होतो तेव्हा आम्हाला माहित असायच त्यामुळे आम्हाला अस वाटायच कि हे यंग शिक्षक आहेत न ह्याना जो टर्म वर्क चा त्रास यांच्या शिक्षकानि दिला हे तोच आमच्यावर काढन्याचा विचार नाहि आम्हाला ति आहे न आपुलकि आहे, आम्हाला मला मला तेच वाटते कि जे आपुलकि आम्हाला शाळेच्या शिक्षकाबद्दल होति ति आम्हाला यांच्याबद्दल आलि नाहि कारन ते अस विचार कराय्चे कि याला कस त्रास देता येईल, अच्छा याला टर्म वर्क द्यायचय बघुया हा येनारच आहे माज़्याकडे अश्याप्रकारे त्यांच एक हे असायच कि अच्छा याच अटेंड्न्स कमि आहे याला कस त्रास द्यायच ह तु चेक करायल्या गेल्यानंतर पन काय तु नंतर ये नंतर तुझि फाईल चेक करेन. हे त्रास देन्याचा जो प्रकार असायचा म्हनजे इंजिनिअरिंग मधे कस होत एक शाम्भर मार्क्सचा पेपर असायचा आणी पंचविस मार्क्स च टर्म वर्क ह या शिक्षकंकडे दिल असायच यात पन याना दहा मार्काचि फाईल फाईल कोनाला देउ शकते न कारन कि दहा मार्काच्या कमि जर यानि दिल तर साहाजिकच त्याना वर उत्तर द्याव लागनार कि याला दहा पेक्षा कमि कस दिल त्यामुळे सगळ्यानाच माहिति होत कि दहा पेक्षा कमि हे देनार नाहि.

तो कधि जाणवलाच नाहि कारन ह्याना अस तर

ह ह, दुसर कसतरि तुला सांगते माझि मुलगि आहे तिला तिचि यु के इ चि ति टिचर इतकि आवडते मनजे माझा मुलगा आहे त्या टिचर ला मम्मा म्हनायच्या असेल त्या एटिएच्या न्युएच्या म्हनजे इतकि अटॅचमेंट आहे आजसुद्धा म्हनजे ति जि टिचर आहे मुलिचि त आहे आत्ता मुलगि सेकण्ड मधेच आहे म्हनजे दोन वर्ष जुनि आहे वर्षा मुलाचि किति जुनि आहे मुलगा सहावित आहे, म्हनजे सात आठ वर्ष म्हनता ति अजुन पन येते आणि त्याचि पप्पि घेउन जाते इतका मनजे तो इतका याने हे करतो कि बस टिचर मनजे त्याला अजुंसुद्धा इतका जिव्हाळा आहे त्यांच्याबद्दल त्याच त्याच्या ब्र्थ्डे च्या दिवशि भेटायला येते अस काइ एवढि मोठि शाळा आहे एवढ्या सगळ्या मुलान्मधे सुद्धा ति खुप जास्त स्पेशल ट्रिटमेण्ट देते त्यानि माझा फोन नम्बर सेव ठेवला आहे. अच्छा, आपन काहि विचारल तर म्हनजे आपन काहि असेल त्याच्या बर्थडे च्या दिवशि बर्थडे विश टाकते म्हनजे हा जो जिव्हाळा आहे न हो शिक्षकाना पन असते, हो, काहि शिक्षक मुळातच इतके अ असतात गोडि लावनारे कि माझि जि गणिताचि शिक्षक आहेन तिच ति आमचि होते तुच त आमचि प्रिंसिपल झालि आता मि माझ MSC कम्प्लिट झाल BEd वगेरे झाल मि दुसर्या ठिकानि जॉब करत होते मग त्यानि वडलाना भेटले काय करते म्हने अस तस आपल्या इथे जागा आहे तिथला जॉब सोडुन मग मला इकडे घेतल कॉलेज ला इथल काय मनाले ते ये यांच्यात मि जायचि, इंटरव्युव दे घेतिल तुजा मला माहिति आहे तु पासच होशिन इंटरव्युव ने ह ह, आणी उद्या येऊन जॉईन होऊन जा मग काहि नाहि मि गेलि आणी मला माहिति आहे माझा पहिला जॉब नवता सोडायचा पुन्यात होत ते जॉब पुन्याजवळ तरिपन मंग आता अस सरानि सागितल आहे मटल्यानंतर काय आई मटलि कि सर जर कुणाचि सिफारिश करत आहे कि कुणाबद्दल बोलत आहे समोरच चांगलच असेल म्हनुन तर सांगत असतिल

जॉईन कर म्हने आणी आता सुद्धा माहिति आहे त्याना अस नेहमि जाता येता आई वडीलाना विचारतात भेटले कि कशि आहे काय आहे, आता ते रिटायर वगेरे झाले, बरिच वर्ष झाले, मि पन सोडला तिथिन जॉब म्हनजे त्याला जिव्हाळा, आणि हा जिव्हाळा जो आवड्ते शिक्षक किव्वा हि जि संकल्पना आहे ह्या सगळ्या गोष्टी आहे न ते एका ठिकाणाहुन नाहि होत बरोबर आहे, त्याच्यासाठि दोन्हिकडन तशेच प्रयत्न लागतात. हे खर आहे, आणि मि अ माझ्या त्या मॅडम बद्दल अजुन एक हे होत इंसिडंस कि अ माझ म्हनजे माझि आमचि तेव्हा तते चित्रकला वगेरे पन विषय होत आणि अस होत कि आमच्या

अ मनजे ज्या पिशवितुन मि सर्व आणलेल साहित्य ति माझि त्या आधिच्या वर्गात राहिलि आणि मि परत गेलो तर ति तिथे नवति. आणि माझ्या जिथे चित्रकलेच हे होता पेपर तिथे नेमके आमच्या मॅडमच सुपर दिजाईन काढत होत्या आणी मि मला बघुन त्या मटल्या काय झाल अ तु का एवढा पॅनिक होतय. चल मि दाखवते बघ हि शोधुया आपन आणि त्या लिटरलि माझ्यासठि पुर्ण म्हनजे सगळ्याना उठवुन त्यानि चेक केल, झळति सुरु केलि सहळयांचि आधिच्याया वर्गात गेलो तिथे आणी शेवटि झळति झळति सुरु केल्यावर एक झण होता जो आता आला मनजे मि तोपर्यंत बाजुच्या वर्गावर होते मॅडम मटल्या मि या वर्गात जाते तु त्या वर्गात जा आणि त्यानि पटकन गेला आनि त्यानि बॅगेतलि काढलि आणि मला दिलि, तर कळुन आल कि त्याने ति मुद्दमुनच ठेवलि होति आणी मि गेलो आनी मग मि मॅड्म ला सांगितल मॅड्म मला भेटल, त्यानि बोलले कोण होता तो मि मटल अस तो होता

पन अस एवढ पॅनिक नाहि व्हायच. म्हणजे हि गोष्ट इतकि छोटि गोष्ट आहे

आता तु इंसिडंट सांगतोय म्हनुन आता मोठा इंसिडंट सांगते अ आम्हि दहावित होतो आणि आमच्या ज्या मराठिच्या मॅडम होत्या त्यानि आम्हाला पाच निबंध दिले शब्द लिहुन कि पाच लिहायचे आहे तुम्हाला आम्हि दोन लिहिले, कुनि एक लिहिला आणी मि बापरे पाच मि तुला सांगते मि पाचवि पासुन ते MSC पर्यंत मि क्लासेस प्रेजेंट केले होते. अच्छा, अगदि BEd ला पन होत माझ वैशिष्ट्य पन होत मॉनिटर ह मॉनिटर, क्लास मॉनिटर, आता त्या मला म्हटल्या कि छळि घेऊन ये ठिक आहे तु किति लिहिले आहे म्हटल दोन लिहिले आणि माहिति आहे आता तु दहाविचा विद्यार्थि आणी तु अशि पाच पाच निबंध लिहिल तर बाकिचा वरचा अभ्यास कसा करेल.

मग ह सगळा सिन झाला त्यानि सगळ्याना छळ्या दिल्या मलाहि दिल्या दोन दोन एक हातावर एक एका हातवर एक ज्यानि एक एक लिहिला होता ज्यानि काहिच नवत लिहिल त्यानि चार चार मग ति एक प्रकारचा इश्यु झाला शाळेमधे आम्हि न सांगता प्राचार्याना कोनि सांगितल नाहितर आम्हि कम्प्लेंट करनार होतो याच्यातलेच मग, झअस मत आहे अजुनसुद्धा त्यांचा आपला मॅटर असतो दुस्र्यानि काय बोोलायच मंग आमचे क्लासटिचर जे होते सर ते आले गणिताचे त्यानि बापरे मनजे सगळ त्या मॅडम मनजे अस झाल न त्या मॅडम ला सॉरि म्हणाव लागल सगळ मॅटर जे होत त्याना सॉल्व कराव लागल स्वताच आणी त्यानि निबंध स्वताच लिहुन दिले फळ्यावर white board वरति

बापरे, म्हनजे त्यानि सॉल्व केल पन ते म्हने नाहि विद्यार्थ्याना पनिश नाहि, तुम्हि निबंध लिहुन दिले होते तुम्हि रोज एक सांगायच होता पाच दिवस पाच दिवस ठिक होत, दुसरि गोष्ट तुम्हि पनिश नवत करायच, तुम्हि त्याना किति वेळ दिला एकच दिवस आणी एवढ्या मोठ्या मुलाना कोणि पनिश करु शकत नाहि.

तुम्हि हे सांगु शकत होता कि निबंध तुम्हि फळ्यावर लिहुन देता आणी तुम्हि मुलाना पाच वेळा लिहुन आना दहा वेळा लिहुन आना हे सांगु शकत पन एवढ्या मोठ्या मुलाना कोणि छडि घेउन अस नाहि मारायच त्यांचि चुकि नसताना

ह मग त्यानि ते जस झाल न इंसिडंट मग सगळ्याना वाटल कि मुलानि सांगितल कुणि सांगितल मि नाहि सांगितल कुणि सांगितल नाई अ‍ॅक्च्युअलि आम्च्याइअथ ऑडिओ विडिओ सिस्टम होति म्हणजे क्लास चा आवाज तिकडे जायचा प्रिंसिपल कडे आनि प्रिंसिपल चा आवाज क्लासमधे यायचा ऑडिओ सिस्टम होति आणी ति ऑडिओ सिस्टम कधिहि कुठल्याहि क्लासचि चालु करायचे पाचार्य

चांगलि सिस्टिम आहे हे माहित नवति मला